आकार बनवलेलाय ज्याला की हिरवा कलर आणि चांदण्यासारखा आकार दिलेलाय.

आणि या चित्रामध्ये आलेला बाहेरचा तो भाग आहे.

भाग आहे आणि अलीकडच्या बाजूनी वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या लावलेल्या आहेत मुलांच्या सायकल तिथंय गाड्या --

खाली पाणीय त्याच पाण्याच खाली खड्डा बनलेलाय वरच्या बाजून पण काही पाणी येतानी दिस --

या मध्ये जस की स शाळेमध्ये कार्यक्रम घेतला जातो सव्वीस जानेवारी असल पंधरा ऑगस्ट असल --

त्यांची ती मीटिंग चाललीये त्यांची ती बैठक चाललीये कामा निमित्त त्यांच्या.